कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये खूप सारं खूप मोठं --

खूप सारे चॉकलेट्स आहे डेअरी मिल्क चॉकलेट आहे.

एक ट्रक आहे नवीन बनवून राहला रेड कलर चा--

जसं की समोर बघू शकत आहे बांधकाम चालू आहे रेती आहेत रेतीवर पाईप ठेवून आहे एक माणूस आहे जो --

बिल्डिंग आहे खाली विटा पडून आहे एक कापड आहे लोखंड आहे खूप साऱ्या विटा आहे बाजूला --

वर पिंक कलर चा ड्रेस आहे खूप सारे ड्रेसेस आहे लहान मुलांचे.

च्या बाजूला खूप सारे पँट्स आहे खूप सारे बॅग आहे टी_व्ही आहे टी_व्ही वर एक मुलीच मुली मुलगी दिसत आहे एक फॅन आहे.

जस की मी समोर पाहू शकत आहे एच_डी_एफ_सी बँक आहे बँक चा आतमध्ये लोक आहे.

लोक आहे चेक्सच शर्ट घालून नमस्कार करून बाकीचे पूजा करीत आहे.

जसं की मी समोर बघू शकत आहे की माती आहे खूप सार पाणी आहे त्याच्या बाजूला दगड आहे.

सायकल आहे बाजूला खूप सारे गाज लावून एक माणूस आहे जो काम करत आहे त्याच्यावर --

एक बर्थडे चे डेकोरेशन के लिए श्यारी नाव दिलेले आहे.

एब अन् ब्लॅक बलून आहे खूप सारे फोटो लागले आहे गोल्डन स्टार आहे.

जस की मी बघू शकता शेतामध्ये चेअर लावून आहे तीन बिस्लरी आहे.